दोनी एकोणीशे सत्तावीस मध्येच आहे परंतु चौदा स्थळ याच सत्याग्रह म्हंटल कि MARCH एकोणीशे सत्तावीस कमीत कमीएवढं लक्ष्यात घ्या वीस SPECIFIC म्हंटल कि पंचवीस येत आणि DECEMBER एकोणीशे सत्तावीस म्हंटल तर पंचवीस आणि सव्वीस DECEMBER एकोणीशे सत्तावीस महाड येथे ती सत्याग्रह परिषद झाले होते आणि त्यांच्यामधून माणूसपती ग्रंथाच दहन OKAY आणि याच्या नंतर पहिल्या चौदा तळ सत्याग्रह मग मानस्पती ग्रंथाचं दहन आणि त्याच्या नंतर येत ते एकोणीशे तीस मध्ये तीन मार्च एकोणीशे तीस मध्ये नाशिक मध्ये काळ्या च जो मंदिर आहे तो सत्याग्रह तो जवळ जवळ चार वर्ष चालले होते याच्या मध्ये बऱ्याच गोष्टी घडलेलं कारण याच्या मध्ये स्त्रियांचं सभा पण म्हणजे घटना कालानुक्रमाने लिहा असं जर विचारलं तर तीन गोष्टी लक्ष्यात ठेवायचं पहिला मार्च एकोणीशे सत्तावीस okay सौदार तळ्याचा सत्याग्रह त्याच्या नंतर डिसेंबर एकोणीशे सत्तावीस माणसपती या ग्रहंताचे दहन आणि मार्च एकोणीशे तीस म्हंटल कि नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह okay हे थोडासा महत्वाचे आहे जस आपण depress classes machine पाहिलं बारा ऑक्टोबर एकविषे सहा okay दोन गोष्टी complete व्हायचं नाही depress classes machine

एकोणीशे सहा बरोबर बारा आक्टोबर एकोणीशे सहा depress classes mission हे कोणी स्थापन केलं कोणी सुवात केली ओती तर विठ्ठल रामजी शिंदे किंवा त्यांना आपण वि रा शिंदे असं म्हणतो okay प्रार्थना समाजाचे सत्याग्रह त्याच्या नंतर ब्राम्हण समाजाकडे आकर्षित झालं होते आता याच्या नंतर याच्या नंतर दुसरा जो point येतो त्याला म्हटलं जात depress classes education society आता कधीतर society म्हटलं तर कोणच नाव येत आंबेडकरांचं OKAY ह्या दोन गोष्टी नावामध्ये थोडस changes आहे एवढं लक्ष्यात ठेवा तरह्यांनी एकोणीशे अठ्ठावीस मध्ये दलितांच्या शिक्षणासाठी depress classes education society सुरु केलेली होती पहिलं लक्ष्यात ठेवायचं पहिलं महत्वाचं त्याच्या नंतर एकोणीशे पंचेचाळीस मध्ये त्यांनी मुंबई ला people education society सुरु केली आणिया PEOPLES EDUCATION SOCIETY मार्फत एक शाळा आणि एक college सुरु केलं होत तर मुंबई ला तेनी जे सिद्धार्त collage सुरु केलं ते college आणि औरंगाबाद ला जे होत मिलींन ते काय होत महाविध्यालय okay शाळा आणि महाविद्यालय मिलींन रामदास आठवले चे ते येतात okay याचयामधून कशाचे people education society through शिक्षण यांनी घेतलं त्याच्या मधून येतात हा औरंगाबाद याचे मिलींद OKAY मिलिंद तर हे लक्ष्यात ठेवा एकोणीशे पन्नास मध्ये झालेलं आहे म्हणजे depress classes eduacation society म्हणत आंबेडकर depress classes म्हटलं वीर शिंदे बारा सहा आणि education society कधी स्थापन केले ते एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये यांच्यामध्ये confusion करायचं नाही आणि people education society एकोणीशे पंचेचाळीस मुंबईला स्थापन केलेली होती. सिद्धार्थ आणि मिलींद या दोनी गोष्टी लक्ष्यात ठेवा त्यानंतर राजकीय चळवळ थोडंस पाहूया राजकीय चळवळ मध्ये जर बघितला तर एकोणाविषे एकोणीस okay त्या मध्ये पाहिलं तुम्हाला लक्ष्यात ठेवाव लागेल south buro आता एक लक्ष्यात घ्या राजकीय चळवळ म्हणजे दलितांना जे राजकीय हक्क द्यायचे होते त्याच्यासाठी एक committee नेमली होती त्या committee काय म्हणते जात south buro committee एकोणीशे एकोणीस मध्ये

classes education society आणि depress classes mission of India असे दोन pointokay आहेत याच्या मध्ये काही confusion करायचं नाही या दोन गोष्टी लक्षत ठेवाच्या महत्वाचं म्हणजे south BORROW committee मध्ये दोन्ही व्यक्ती आल्या होत्या आंबेडकर बी आले होते आणि वि रा शिंदे आले होते याच्या मध्ये बाबासाहेबांनी काय केलं होत तर मतदानाचा हक्क मिळावा अह दै अस्पृश्यांसाठी दलितांसाठी म्हटलं होत त्याच बरोबर अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ मिळावा आणि उमेदवारीचा हक्क मिळावा अश्या बऱ्याच गोष्टी बाबत त्यांनी आपली पत्र लिहिलेली होती okay आंबेडकरांनी मग बऱ्याच गोष्टीमध्ये म्हणजे एकोणीशे सत्तावीस चा सायमन COMISSION असाल त्याच्या पूढ बी त्यांनी आपली बरीच अं पत्र पाठवलेलं बराच व्यवहार केला होता हे लक्ष्यात असू द्या दुसरा लक्ष्यात घ्या एकोणीस मार्च एकोणीशे अठ्ठावीस रोजी मुंबई येथील कायदा मंडळामध्ये महारवतंन bill मारण्यात आलं होत महारवतन खालचा करून त्यांच्या इच्छे प्रमाणे त्यांना काम आणि वेतन द्यावं याचा अधिकार द्यावा अशी मागणी करण्यात आलेली होती okay एकोणीस मार्च एकोणीशे अठ्ठावीस मुंबई कायदे मंडळामध्ये महार वेतन bill मानण्यात आलं hi मित्रा कसा ए मी मजेत तू सांग तु कसा ए बिलकुल मी पण मजेत अं काय म्हणतो आणखी तुमच्यां तिकडल कस आहे वातावरण वातावरण खूप छान ए रात्रीचा अं वेळ ए अं जवडपास अकरा सव्वाअकरा वाजलेत वाजले आहे हम्म मी अं तिकडचं वातावरण खूप छान आहे अं छान हवा चालू अं हवा हवा चालू आहे आणि मी हवेचा अं हवेची मजा

आजकालच education खूप घटीया ए एवढ्या घटिया educationprovide करत ए government तस तू बघतच असेल जस education अं त्यांना provide करायला पाहिजे तस ते provide नाही करत आहे चांगल्या अं schoolcollege colleges मध्ये अं ज्या level वर experience अं

faculty available नाहीये त्यांनतर मी

बिलकुल बिलकुल बरोबर म्हटलंय

आता ज्या पद्धतीनं पहिले एक वेळेवर एक education ची त्याची quality होती ती आता कुठेनाकुठे घसरत चाललेली ए education मध्ये जो एक अं खूप काही बदलवची गरज तर आहे पण त्याच्यामध्ये quality education खूप गरजेचं ए

आणि education मध्ये

आपल career बनवु शकतो बरोबर

आणि फक्त carrier पुरताच नाही तर आपल्याकडे एका त्याच्या बद्दल जितकं ज्ञान मिळत असते ज्याने आपण प्रत्येक अं येच्यामध्ये आपला एक अं confidence असतो आणि आपण प्रत्येक गोष्ट एक confidently सांगु शकतो confidently आपले जे विचार आहे जे मात जे मत आहे ते मांडू शकतो

आज अं जस जस आज आपण बघत आहो आणि समोर पण future मध्ये बघत राहणार हे education जस improve करायला पाहिजे goverment द्वारे सरकारद्वारे

ते केव्हा त तिथे growth होणार ते त माहिती नाही पण त्या त्याची growth व्हायला पाहिजे आणि आणि हे केव्हा दिसणार आणि कशामध्ये दिसणार हे depend करतंय त्यांच्यावर जर त्यांना reality मध्ये real मध्ये अह education ची education ची जी quality ए ते improve करायचे असं तर ते by chance students मध्येच दिसणार आणि ते कोणाला दाखवावं लागणार अं teachers द्वारे ते त ते student मध्ये दिसणार बिलकुल बिलकुल बरोबर अं आणि teachers द्वारे अं आणि कारण याच्या त हे खूप अं महत्वाचे असते जेव्हा जे teachers आपल्याला मिळतात ते कश्या पद्धतीने जाणि ते त्यांची शिकवण असते आणि त्यानंतर अं त्या

student असतो विद्यार्थी असतो त्याला कश्या पद्धतीने ते समजल जाते ते गोष्ट आणि त्याच्यासाठि म्हणून education हा खूप लहानपणापासुनच खूप याचे महत्वाचे ज्या ज्याच्याने ते मोठ्या एक अं quality जी रहते ती वाढून जाते educational ची बरोबर बोलतोय

एक point म्हणणारहोतो point मी missout mismatch झालं माझ्या brain मधून कला काळाची एक गरज असणार पण एक प्रकारे त्याच्यानि खूप काई शकत आणि एक व्यक्ती जो घडतो तोच दुसऱ्याला पण घडवू शकतो असा हा education चा एक अं तो tool आहे असं आपण म्हणू शकतो हम्म जर education चांगलय तर्हेने झालं तर त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न जो राहते तो मिटून जातेय खतम होऊन जातेय अं त्या education ने तो आपले carrier हि घडवू शकतेआणि एक आपल्या परिवाराला पण चालवु शकते आपल्या परिवाराला सांभाळू शकते चांगल्या तर्हेने नीट प्रकारे पण ते depend इन करते त्या particular student वर particular employee वर जेव्हा तो employee बननं अं For example पकड अं आपलं banking sector मध्ये किंवा पोलीस विभाग sector मध्ये याच अं SRPFBSF अशांनी जे निरनिराळ्या अं forces राहते त्यामध्ये असं आपण म्हणू शकतो बिलकुल बिलकुल याच्यामध्ये वेगवेगळे यांच्यामध्ये carrier अं घडवू शकतो आणि अं ज्या ज्या business अं persons point जे असतात ते पण education through चे खूप काही शिकलेले असतात अं business तर प्रत्येकजण करतात पण business मध्ये पण काही education चे qualities असतात जे खूप गरजेचे असतात त्यांनाआणि जेव्हा त्यांच्याजडे ते education चे जे tool असतात त्यावरून ते business ला पण खूप पुढे नेतात आणि जे खूप आजच्या बिलकुल बिलकुल तुम्हाला या बद्दल काय बोलायचे आहे कि business education through सांगून नेऊ शकतो काय म्हटलं

हा specially मला वाटतंय त्याच्यावर different different प्रकारचे type चे courses राहते अं specially business साठी जर ते ते आपण नीट प्रकारे केलं

अं चांगल्या तर्हेने आणि आपलं नावपण मोठं करू शकतो आपली एक identity बनवू शकतो मला वाटत कि education हम्म हम्म ते खूप महत्वाचे आहे कारण कि त्या courses मधुनच आपण कश्या तऱ्हेने अं एक particular business handle करु शकतो ते सगळं काही त्या त्या course मध्येच अं शिकवले जाते इतर सगळंच आज आज आज hotel management course पण आहे ते पण लोक करतात काही काही छोटे छोटे hotels वाले पण जे असतात त्यातही काही मूल असतात ज्यांना hotel manajement करायला आवडते बरोबर म्हणजे hotel management चा course करण्यासाठीते खूप interested असतात पण depend करते अं ज्या जे student ए hotel ma अं ज्यांना hotel management करण्याची जे काही student ए ज्यांना hotel management करायचा ए त्यांच्या मध्ये तो interest आला पाहिजे hotel management करत तेव्हाच त्यांनी तो अं hotel management अं जो course ए तो कर अं करावा करायला पाहिजे जर त्यांच्या त्या hotel management course मध्ये जर त्यांना hotel management मध्ये त्यांना interest च नाही त ते त्यांनी नाही करायला पाहिजे कारण कि त्यांचा तिथे time waste तर आणि त्या अं time waste होणार त्याचा carrier पण तिथंच अं खतम होऊ शकते

education चा हा एक ए खूप ए हे आहे कि आपल्यला कोणतं करायचा ए काई करायचा ए याच्याबद्दल आपल्याला खूप काई

हे पण आपल्याला education तर education चा खूप महत्व ए आणि आजच्या काळात अं education हा खूप मोठा एक tool ए ज्यानी तो व्यक्ती जो आहे तो खूप मागून

जर अं ज्या ज्या कोणत्या students ला जर business अं business करायचा असल तर ज्या business जो कोणताही business करायचा आहे त्याला तर त्याने काई करायला पाहिजे अगोदर business ची information काढायला पाहिजे कि मी कश्या तऱ्हेन ते business करू शकतो बरोबर आणि त्याच एक structure बनवला पाहिजे structure अं

समजल समजू स्वतबी स्वतःपण समजू शकतो आणि दुसऱ्यांना पण समजून सांगू शकतो असं काहीतरी ते त्यांनी structure बनवला पाहिजे आणि त्याला built केलं पाहिजे बिलकुल बिलकुल मी हा

जर तो execute नी करता येईल तर तो structure आणि plan बनऊन काहीही फायदा नाही

आणि हा जे education चा जो एक अं wave ए भाव आहे तो एक अं खूप अं गरजेचे आहे ज्या पध्दतीनं education आता दिवसानुदिवस वाढत आहे सामोरे जात आहे आणि त्या education च अं अं support ने म्हणता येत ते खूप आणि जे basic education असतात school मध्ये ते पण खूप गरजेचं राहते जेव्हा जो education school मधून घेतो आणि तो मग college मधून येतो आणि मग तो आपल्या career साठी त्याच्या life मध्ये पण खूप काही अं जेव्हा situation बनतो त्याला त्या education through तो त्याला स्वतःला सामावुन नेऊ शकतो

बिलकुल बिलकुल आता education असं झाल आहे कि त्याला आपण प्रत्येक याच्यामध्ये त्याला utilize करू शकतो आणि use करू शकतो आणि जे खूप चांगली गोष्ट माहिती नसते कि जे काही education आपण घेतलेलं आहे त्या education चा आपण कशा तर्हेने use केला पाहिजे कारण कि काबर ते use नाही करू शकत त्यांना अं कश्यातऱ्हेने use करायला पाहिजे हे त्यांना समजत नाही जर त्यांच्या त्यांच्या मध्ये ती quality असेलही पण त्यांला कश्या प त्या tools tools चा कसा use करायचा एक particular अं एक structure वर जेव्हा आपण एक structure बनवुन build करतो reality मध्ये hello नाही समजलो मी अं ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलंय आणि मला वाटतंय याच्या बद्दल तुम्ही जेकाही सांगितलं ते मला खूप आवडल आणि या hello हो बरीं आहे आणि तू कशी आहे हो अग ते आता आमच्याकडे चौदा एप्रिल पूर्ण कार्यक्रम वगैरे होता काल पण म्हणजे गेली होते मी साडे दहा वाजता आणि घरी परत रात्री तीन वाजता आली

झालं का मग साजरा चौदा एप्रिल हो म्हणजे काल तर मी गेली होती आज गेली नाही आज आहे rally वगैरे हम्म काल बारा वाजल्या पासनच हे करतात ना हो हो हो म्हणजे नाही मग कसं अजून दोन-तीन दिवस ना ते विहारांमध्ये कार्यक्रम वगैरे राहते जसं dance रांगोळी स्पर्धा वगैरे नाही का हा ते असते हो rally तर म्हणजे start झाली आवाज तर येत आहे खूपच आणि तिचा अरे नाही काल ना म्हणजे घरी आले ना तीन वाजता

तर लुप्त वाटत आहे ना म्हणून मी गेली नाही हो हो म्हणूनच डोकं पण खूप भारी भारी वाटत आहे हो

नाय ना तिथे कुठे selection नाही झालं अरे यार बघ तिथे काय लिहून होतं मराठी आणि

कसं सांगितलं तू उलट अडकत अडकत नाही का एकदम आपल्याला थोडं आठवत नाही ना self introduction कसं देऊ एकदम असं learn झाल्यासारखं झालंय हा तर ते नागपूर सांग म्हणायचे तेवढं मी काय सांगितलं नाही तर म्हणे जेव्हा तुझं चांगलं अं strong होईल communication तर तु मला call कर म्हणे म्हंटलं हो की म्हटलं आणि कशी मी म्हणजे बाहेर होती आणि background आवाज वगैरे पण येत होता खूप तर मी काय कशी सांगणारे म्हणलं जाऊ दे तेच तर मी नाही तर त्यांना म्हंटणार म्हणणार होते पण म्हटलं जाऊ दे HR आहे जर मी तशी बोलली तर मला अजून काय म्हणेल तो तर अं तिथे म्हणजे असं लिहायला पाहिजे होतं कि english पण mandatory आहे त्या job साठी म्हणून हो ना असं तरी लिहायला पाहिजे होतं की सगळे round मध्ये होतील नाही मग मी विचा मी म्हटलं तर अं तिथे तर मराठी म्हणजे आणि म्हटलं की मला तेवढे इंग्लिश येत नाही पण समज आणि मी काही बोलू शकतो पण एकदम fluent नाही बोलू शकत तर म्हणे की नाही थोडं फार तर english पाहिजे म्हटलं अच्छा ठीक आहे म्हटलं मी काय तेवढ tension घेत नाही झालं तर झालं नाही झालं तर नाही झालं काय यार

हो हो माझं काही नाही sir म्हणत होते मला अजून

अच्छा मला माहीतच नव्हतं कविता तुझी मैत्रीण आहे का मी दुपारी केलेला record ती सांगत होती कोणाचं ते केलं होतं तेव्हापासून मैत्रीण झाले ती आता

बरोबर बोलली net चीच copmpany होती ती तिचं काय

दादा wi-fi नाही चालत आहे तुम्ही बघा असं नाही का माझा recharge संपला का कि म्हणजे तुमच्याकडून काही problem आहे आपण phone करतो तर तशासारखं ते आम्हाला solve करायचं होतं हो का हा असा solve करायचं phone च call करायचा का अगं हो म्हणजे ते एक त्यांची side होती portal तर अं तिथून अं system होतं तर ते तिथून बघायचं होतं की म्हणजे खरंच म्हणजे कुठे problem आहे का किंवा यांनी पैसे भरलेत की नाही भरलेत नाही का आणि जे म्हणजे technical जे technical team होती ते तर आपलं काम करतात ना ते wire वगैरे माहितीये ना आमचं असं होतं म्हणजे phone वगैरे

हो म्हणजे जयंतीला म्हणजे rally च निघते तर ते तिथेच सगळेजण dance करता करता मग उद्यापासून होईल एक एक एक एक सुरू हो rally मध्येच DJ वगैरे असते ना तिथे धमाल वगैरे करतात आजना माझी इच्छाच नाही झाली म्हणून मी काही गेली नाही म्हणत होते माझे mummy चे फोन करून करून चलना काय होते मी म्हंटलं नाही ग मला बरं पण वाटत नाही आहे माहितीये माझ्या mummy च्या मुलीला काल ती आली तिथून आणि तिला रात्री ताप पण आला तरी ती आता गेली म्हणते बाबा आपला एकच दिवस राहते मला जाऊ दे म्हटलं जा मी नाही येत हो ना वर्षातन एकदाच सहन येतो ना मग आता घरातली लोकं कधी येतील येतील ते सात-आठ वाजता परत जातील का?

खीर पुरी बनवायचं आता माहित नाही काय म्हणतोय कारण तिकडे पण बघ मिळते ना ग खूप काही खायसाठी वगैरे तर मग पोट भरून जाते घरी येऊन जेवण म्हणजे नाहीच करत मग मी माझ्यासाठी काही पण बनवून टाकते नाही

आणि त्या गर्दीमध्ये आम्ही आम्हाला माहीतच नाही पडलं की आम्ही समोर कधी गेलो आणि तिथून निघालो कधी कारण नाही का पूर्ण लोक अशी धक्का मारत होती खूप धक्का मारत होते पोनी घातली होती ना माझी पोनी माहितीये पूर्ण पडली आणि ते पूर्ण ना म्हणजे अशी पूर्ण वर गेली माझे केस पूर्ण असे वरवर जात होते ते लोकांमध्ये फसत होते आणि खूप गर्मी पण होती त्या गर्मी पुढे तर खूप चिडचिड खूप गर्मी होत असेल ना मग एवढ्या गर्दीमध्ये